तू बिनडोक हे ना तुला अक्कल नाही म्हणून वागावं लागतं.

मला आवडली तुझी ही पण आवडली. हम्म आवडली पण तुला अक्कल येणारच नाही जातो मी आता म एकटा. जाणारच हे ना? हो ना म काय करू मी इथं? त्रासच होतो ना? मग मी राहतो तर माझ्यासोबत कोणी चांगलं राहत नाही.

तू मुद्दामूनच करते ना तू sorry sorry तू बोलते ना मी मुद्दामून काही करत नाही

हो.

हम्म डोकं खराब करायचं हे काम येतंय तुला चांगले. होणा sorry काय मग बाकी गेली का तुझी दीदी मुंबईला? आता आता phone करेल मी पाच मिनिटात तिथे निघणार आहे ना आता त्यांची bus आहे. अच्छा bus ने चालले का? हो त्यांचा travels आहे. travels ने चाललेत त्यांच्याकडे सामान आहे ना खूप म्हणून हो का? काय माहिती आता मला पण माहित नाही विचारतो त्यांना काय काय घेऊन चालले? कसं घेऊन चालले?

हो त्यांना

हो का? छान आहे तू कधी जाणार आहेस एक मिनिटं

हो हो त्यांना कसं नाही नाही नाही राहूद्या राहूद्या काही त्रास नाही. hello

हां अरे त्या आज्जी होत्या त्यांना ते पोरं

नाही मी राहूद्या.

करतात.

हां ना.

नाही आता करते थोड्या वेळात पाच दहा मिनिटात. हम्म आता पाच मिनिटात त्यांना phone कर घरी बोल तू म नंतर आपण बोलू. हो चालेल चालेल _Phone हे ना म आपल्याला disturb नाही नाही आपल्याला कोणी कशाला disturb करणार? हो ना तरी आता phone लावून दे call वर बोलून घे. हो लावते आता दोन-तीन मिनिटांनी हो लाव त्यांना phone हां ना घरच्यांशी बोलणं नाही झालं माझं असं म घरच्यांशी phone नाही केला का त्यांनी? नाही आज नाही आला कोणाचा पण phone हम्म हम्म म लावून टाक त्यांना phone बोलून घे घरी आई-वडिलांसोबत.

ही माझी एक बहीण नव्हती का मी तुम्हाला सांगितलं होतं तिच्याबद्दल तिने आता काही response च नाही दिला गोष्टीवर. का तिने काही phone नाही केला का तिने?

तू कर ना तिला phone हो आता ती बोलेन की मला आता स्वयंपाक करायचा आहे गावाकडे लवकर करता ना आता काय माहित जाऊदे म एक काम कर राहूदे तुझा भाऊ काय बोलला? माझा भाऊ आता माझ्या मावशीच्या घरी गेलेला आहे तो म्हणे मी घरी गेल्यावर मला माहिती आहे ना माझा भाऊ किती तो काय विचार करेल मग तुला असं बोलला तो. जाऊदे म राहूदे एक काम कर

बघते ना आता. हो बघ नाहीतर तू एक काम कर हम्म विचार करू दे मला मी तुला सांगतो विचार करून का नाहीये हो ना सांगा सांगा मला पण. हो सांगतो

तुमच्या दीदीला phone करा. हो मी तिला phone करतो तुला नंतर phone करतो मी बोलून. किती वेळ लागतो तुमच्या गावाहून अह मुंबईला जायला?

By road दूर असतं ना? हळूहळू जाते may be आठ आठ तासामध्ये पोहोचू शकतो.

Train train ने पण तेवढंच लागतो train ने सहा तास लागतात.

मी सगळ ठीक आहे तू तू मग कसा आहे ते वायू प्रदूषण कुठच झाला हो मानवाने तर जग भरात जग भरात म्हणजे पसरवल्या प्रदुषणाचा परिणाम म्हण म्हणून लोकांना सतत नव नवीन रोगांचा सामना पण कराव लागत हो वायू प्रदूषण हे कोणताही रासायनिक भौतिक किंवा जैतिक घटकांद्वारा घरातील किंवा बाहेरील वातावरणाची दुषित होते हा आणि वातावरणातील म्हणजे ताजी हवा कण सेंद्रिय रेणू आणि इतर धोकादायक पदार्थाच्या प्रवेशामुळे म्हणजे अधिकाधिक दुषित होत आहे हो आणि वातावरणाच्या नैसर्गिक व्यशिष्ट्यामुळे बदल पण करतो

निराकरण करण्यासाठी प्रत्येकाच्या म्हणजे मदतीची आवश्यकता आहे आणि याच याच निबंधाचा आपण वाय वायू पण प्रदूषणाचा तपशीली वर विचार करू शकतो हो आणि घरगुती ज्वलन साधने मोटार वाहाणे औद्योगिक सुविधा आणि जंगलातील आगे हे वायू प्रदूषण सामान्य असतात हो आणि हवा हा म्हणजे पृथ्वी वरील जीवनाचा एक आवश्यक आवश्यक घटक आहे ना सजीव प्राणी आणि अ प्राणी या पासून म्हणजे वायू प्राण वायू प्राण वायू प्राप्त करतात हो आणि आरोग्याच्या संबंधी प्रमुख प्रदूषणाच कारण कार्बन मोनो ऑक्साईड ओझोन नाए नाएट्रो नाएट्रोजन डाय ऑक्साईड आणि सल्फर डाय ऑक्साईड यांचा प्रदूषण पण होतो न आणि जो जो जीवनाचा स्त्रोत आहे आणि वनस्पतींना म्हणजे यान पासून कार्बन डाय ऑक्साईड मिळतो ज्यामुळे त्यांचे पोषण होते वातावरण एक भोंगळी भोंगळी म्हणून काम करतेत तापमान तापमान खूप गरम किंवा खूप थंड होण्यापासून अ होण्यापासून म्हणजे ठेवते वातावरण अतिरिक्त किरणांपासून मानवांचे रक्षण करते आणि उलक उलक पीढीना म्हणजे जाळून नष्ट करते

आणि खर तर वातावरणात असलेले वायू वायूवर म्हणजे बाहेरील प्रवेशामुळे नैसर्गिक किंवा मानवी वायू वायू प्रदूषण होते आणि आपल्या आपल्या घराच म्हणजे वातावरण ऑक्सिजन ऑक्सिजनच अनेक वायूंनी बनलेली आहे हे मानवांनी इतर जिवंत प्रजातीच्या अस्तित्वसाठी आवश्यक आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डेटा दर्शनी वर ते जवळ जवळ सर्व जगातील लोकसंख्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मार्गाचा आलोक ओलांडणारे हवा श्वास घेणे आणि उच्च आणि त्याच्या उच्च पातडीचे प्रदूषण असतात कमी आणि उत्पन्न देशाच्या सर्वाधिक एक उत्तेजक त्रास होते आणि हे हे वातावरणातील सी ओ टू च्या एकूण प्रमाच्या चोवी चोवीस पर्सेंट इतके आहे न

आणि तथापि जस जस पृथ्वी बदलते उपलब्ध ऑक्सिजन च प्रमाण कमी होते आणि अनेक अनेकाच प्रकार हे होतात घातक वायू वायू विरघळतात स्वच्छ हवेतील तर रसायने रसायने कण धूळ विषारी वायू सेंद्रिय पदार्थ कार्बन डाय ऑक्साईड आणि ईतर प्रदूषण अ प्रदुषकामुळे जे वायू वायू प्रदूषण होते हो आणि हवेच्या गुनावतीने जगातील स्तरा जगातील स्तरावर पृथ्वीच्या हवामानाशी आणि परीसराशी जवळ जवळचा संबंध आहे हा आणि बायो बायो बायो सेल्फीचा पाया हवा आहे हवेतील ऑक्सिजनची उपस्थिती जीवनासाठी आवश्यक आहे प्राणी अ प्राणी हवेतून ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डाय ऑक्साईड सोडतात जे

अनेक अनेक प्रकारच्या म्हणजे रसायन रसायन्यान पासून म्हणजे तयार होणाऱ्या हानिकारक वायू धुरीचे कण अ म्हणजे किरणे किरणे स्तोर्गिक पदार्थ आणि ईतर प्रदूषक हवेत प्रवेश करतात ज्यामुळे आ संतुलन बिगडते आणि आरोग्याच्या आरोग्याचा समस्या निर्माण होतात ते केवळ हेच करत नाही तर सर्व सजीवांसाठी विषारी बनवतात आणि याला हवा किंवा वातावरणीय प्रदूषण म्हणतात हो आणि वायू प्रदूषणाच्या अनेक चालक देखील हरित हरित द्रव वायू उत्सर्जनाचे आहेत आणि वायू वायू प्रदूषण केव्हा होते जेव्हा अनिष्ट पदार्थ वायू आणि ईतर पदार्थ वातावरणात प्रवेश करतात ज्यामुळे त्याचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होते आणि हानी होण्याचा धोका वाढतो तसे वायू वायू प्रदूषण हे नवीन समस्या नाही ज्वालामुखीचा उद्रेक उच्च वाऱ्यामुळे हवेत मातीचे कण मिसळणे आणि जंगलातील आग या सारख्या विविध नैसर्गिक कारणामुळे ते प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे हो आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी धोरणे म्हणजे हवामान आणि आरोग्य दोन्ही दोन्ही साठी एक विद्यापीठाला धोरण ऑफर ऑफर करतात वायू प्रदुषणामुळे होणारा रोगांचे ओझे कमी करतात जवळपास आणि दीर्घकालीन समान मध्ये योगदान पण देतात

मातीतून हवेतील सूक्ष्म जीवांचे संक्रमण हे सर्व प्राचीन काळापासून होत आलेले आहे परंतु तो पर्यंत हि समस्या नव्हती कारण लोकसंख्या कमी होती आणि मांगणी कमी कमी होती इंधनाचा वापर कमी कमी प्रमाणात केला जात होता आणि नैसर्गिक जंगले भरपूर होती ज्यामुळे विषारी पदार्थ नैसर्गिक अ नैसर्गिक पर्यावरणातून काढून टाकले काढून टाकले जाऊ शकतात जर चुकीचे स्थान दिले नाही

आणि कारण वातावरणात शुध्द शुद्ध आणि संतुलित असण्याचा एक एक प्रकारची क्षमता आहे आणि तथापि मानवाने वातावरणातील उरलेल्या सामग्रीची झपाट्याने वाढ केल्यामुळे आजच्या औद्योगिक वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती मुळे हे समीकरण चुकीचे ठरले आहे हो आणि हवेच्या गुणवत्तेणे जगातील अ जगातील स्तरावर पृथ्वी पृथ्वीच्या हवामानाशी आणि परिसराशी जवळ जवळचा संबंध आहे वायु प्रदूषणाच्या अनेक कारणे देखील औद्दिक गृह उच्च उत्सर्जनाच्या स्त्रोतात आहेत म्हणजेच म्हणजेच जीवाच्या दिनाच्या ज्वलन आणि प्रदूषणाचे अनेक अनेकच अनेक प्रकार आहेत परंतु त्यापैकी एक वायू वायू पण प्रदूषण आहे ज्यामध्ये हे समाविष्ट आहे आणि कण कण पण प्रदूषण आहेत म्हणजे अनेक अनेक प्रकारचे दुषित पदार्थ हवेत घनरूप होतात अ घन रूपतात तरंगतात या दुषित पदार्थ म्हणजे रोग रोग राग धूळ आणि इतरांचा समावेश होतो या आकाराने मोठ्याने पसरलेले त्याचे तर पृथ्वीच्या पृष्ठ भागावर पृष्ठ भागावर प्रदूषण वितरीत करतात आणि पर्टी पर्टीक्युलेट पोल्युशन हे हे या प्रकारच्या प्रदूषणाचे नाव आहेत हो आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पृथ्वीच प्रदूषणाच नियंत्रण नियंत्रण तत्वज्ञान आणि आणि धोरणे उपलब्ध आहेत हा आणि मानवी मानवी क्रिया क्रिया कलाम्पामुळे विविध प्रकारचे वायू तसेच विविध प्रकारच्या नैसर्गिक घटकांची निर्मिती होते आणि वायू वायू प्रदूषण हे समझा नायट्रोजन आणि ऑक्साईड जाळल्या वर निर्माण होणाऱ्या धुराचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते आणि रासायनिक पोल्युशन हे समकालीन आधुनिक आधुनिक उद्योग विविध प्रकारच्या रासायनिक संयुगे वापरतात आणि हे कारखाने हे कारखाने वातावरणात हानिकारक रासायनिक वायू उत्सर्जित उत्सर्जित करतात ज्यामुळे धुरा सोबत हवा हवा दुषित होते आणि वायू प्रदूषणाच्या नकारात्मक प्रभाव मर्यादित करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कायदे आणि नियम विकसित केले गेले आहे आणि मग हा हा एक एक शब्द आहे जो आपल्या वातावरणात धूर आणि धुके बनवणाऱ्या पाण्याची वाफ आणि थेंब थेंबा सारखे म्हणजे कणांचे वर्णन करण्यासाठी वापरल्या जातो आणि याच याच धुक्यामुळे वातावरणात गुदमरून जाते आणि दुष्मणाचाही म्हणजे खूप कमी होते

या या प्रकरणात ज्वालामुखीचा उद्रेक आहे हि एक मोठी नैसर्गिक घटना आहे जि उद्रेक शेतातील वातावरणात प्रदूषित करते

आणि जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा मोठ्या मोठ्या प्रमाणात धूर धूर राख आणि खडकांचे तुकडे तसेच विविध वायू झटपट वातावरणात प्रवेश करतात ज्यामुळे प्रदूषण वाढते आणि धूर आणि राखेच्या कानांच्या प्रसारामुळे जंगलातील आग हजारो चौरस किलोमीटर किलोमीटर व्यापू पण शकते आणि देखील हवा प्रदूषित करू शकते

आणि अजून उच्च वारे आणि वादळा मुळे प्रदूषणामुळे धुळीचे कण वातावरणात पसरतात आणि खनिजे आणि समुद्रातील अ मिठाचे कण वायू वायू पण प्रदूषण वर घालतात आणि दलदलीच्या क्षेत्रात संयुगाचे अ रासाच म्हणजे परिणाम म्हणून मिथेन मिथेन वायुमुळे प्रदूषण होते आणि हायड्रोजन संयुग संयुगे आणि काही वनस्पतींना तयार केलेल्या परागा परागंधामुळे हि म्हणजे प्रदूषण होते हो आणि वायू प्रदूषण हवेतील कोणतेही भौतिक रसायनिक किंवा जैविक बदलांच करते ते हानिकारक वायू धूर आणि धूर त्यांच्याद्वारा हवेची दुषित होणे आणि त्यामुळे वनस्पती त्यामुळे वनस्पती प्राणी आणि माणसांवर दीर्घ परिणाम होते त्याचा आणि धुके हा प्रदूषणाचा एक महत्वाचा स्त्रोत आणि निसर्ग निसर्ग अनेक क्रीया क्रिया कला पदांद्वारे त्यांचे संतुलन राखत असल्याने नैसर्गिक स्त्रोता पासून होणारे वायू वायू पण प्रदूषण मर्यादित आणि कमी कमी विनाशकारी आहे न हो हो आणि वातावरण ते वायू असतात या मध्ये या वायूच्या रचनेत वाढ किंवा घट घट जगण्यासाठी हानिकारक आहे वायूच्या रचनातील या या असंतुलनामुळे पृथ्वीच्या तापमान वाढ झाली आहे त्याला ग्लोबल वार्मिंग म्हणतात

ते वैद्यकिय पूर्ण उर्जा उद्योग वाहतूक रसायनांचा वाढता वाढता वापर आणि ईतर घटकामुळे मानवाला अनेक फायदे झाले आहेत परंतु त्यांनी वायू वायू प्रदूषणाच्या स्वरुपात एक एक संकटी निर्माण केली आहे आणि लाकूड कोळसा शेणाचे पोळी राकेल ग्यास आणि ईतर यांसारखे इंधने स्वयंपाक आणि पाणी गरम करणे यांसारख्या दैनंदिन घरगुती कामासाठी वापरली जातात कार्बन डाय ओक्साईडच म्हणजे कार्बन मोनो ओक्साईड सल्फर डाय ओक्साईड आणि ईतर वायू ज्वलन प्रक्रीये द्वारे तयार होतात आणि हवा प्रदूषित होते हो जे प्रदूषक हे वायू प्रदूषणात खरेच कारणीभूत असतात त्यांचे प्राथमिक प्रदूषण म्हणजे ओळखली ओळखली जाते कारखान्यामधील उत्सर्जित होणारा सल्फर डाय सल्फर डाय ऑक्साईड हा प्राथमिक प्रदूषण आहे आणि अलीकडच्या वर्षात वाहतुकीच्या क्षेत्रात लक्षिने सुधारणा होत असताना कमी अंतराच्या परिणामी वायू वायू प्रदूषणाची समस्या दिवसां दीवस गंभीर होत आहे आणि अंतर्गत ज्वलणामुळे धूर धूर पण निर्माण होत आहे ज्या मध्ये घातक वायू आणि हानिकारक प्रदुषणी प्रदूषण म्हणजे सामग्री असते ज्याचा उपयोग स्वर ऊर्जा उर्जा चलित वाहनांना शक्ति शक्ती देण्यासाठी केला जातो आणि घातक कार्बन मोनो ऑक्साईड आणि शीशाच्या कानाव्याकर्ता म्हणजे ते उत्सर्जित होणारा धूर वायू वायू प्रदूषणास कारणीभूत ठरतो आणि अजून गॅसोलीयन आणि आणि डिझल द्वारा निर्माण होणाऱ्या नायट्रोजन ऑक्साईड मुळे देखील धुके होते जे सूर्य सूर्य प्रकाशातील हायड्रो हायड्रो कार्बन डाय ऑक्साईड मध्ये मिसळून घातक फोटो फोटो केमिकल धुके तयार होतात करतात आणि आपल्या आपल्या देशात वाहनांची संख्या औद्यो औद्योगिक देशांच्या तुलनेत कमी असली तरी आपल्या वाहनमधील एंजिने जुने इंजिन जुने खराब देख देखभालाने सामान्य वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाबाबत वायू वायू प्रदूषण कमी कमी राहते म्हणजे विचित्र आहेत न हो हो प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आणखीन मार्ग इंधन बदलले भारताच्या भारताच्या भागाच्या पेट्रोल आणि डिझेलच्या जगात त्यात ते नॅचरल गॅस इंधनावर चालणाऱ्या ग्राहकांना घेतली आहे ते मुख्यता अर्ज उत्सर्ग इंजिन चा ही पूर्णपणे कार्यरत केल्यानंतर वाहनानंतर दत्तक घेतली जातात

हो हो काळजी ह तेवढं होऊ तर नाही द्या लागेल न हो हो ते इंडस्ट्रीमुळे पण खूप होते चिमणी मधून खूप पोल्युशन येते एयर पोल्युशन त्याच्यामुळे चिमण्या पक्ष्यांना पण खूप त्रास होते

दूषित करते वाहने पण दूषित करतात हो ते घाने पण

वायू प्रदूषण कम कराच विचार करत होतो होणार आपल्या वरच जाईन आता

भेटू मग ठीक आहे बाय आम्हाला श्री धन आम्हाला धन्य श्री गुरुनानक देवजींबद्दल सांगा. गुरुनानक देव जी हे पंजाब मधील भक्ती चळवळी चे संस्थापक आणि शीख धर्माचे प्रणिती होते. त्यांना त्यांचा पालकांबद्दल आणि आजी आजोबा बद्दल सांगा त्यांचा जन्म बेबीकुल येथे बाबा कालू यांच्या पोटी माता चुप्ता च्या पोटी राय व्दि भाटी हि कलवंडी जिल्हा शीखपूरा पश्चिम पाकिस्तान येथे झाला. ही ठिकाण आता नान काल ना साहिब मंहून प्रसिद्ध आहे. गुरुनानक देवजीं चा जन्मविशेष सांगा. तुमच्या वाढदिवसावा वाङधून मध्ये आहे. एकमत प्राचीन जन्म साखी वर आधारित आहे. त्या अनुश्वर पंधरा एप्रिल चौदासे-एकूण सत्तर ईश विषय यांचं झनम विषाक्षु दीप तीन संमंत पंधरा से छबीस दिन रोझी जाला. दुसऱ्या मठाचा आधार वले वाली जन्म सखी आहे. ज्यात त्यांचा जण मुखपात सुधी पंधरा पंधरा से छोभिस इश्वी संधूंशी घडले. बहुतथीक विधवांन प्राचीन जनमसखी वाले तिथी योग्य मंथात. पंचीक समाजात त्यांचा जन्म दिवस हा कटाप पौर्णिमा मानला जातो. गुरुनानक देवजींच्या चा शिक्षणा बद्दल सांगा, त्यांची वडील शेती आणि व्यापारात गुंडलेले होते आणि गावरतील पटवारी क्यू आ कारधाराची जवाबद्धरी हि त्यांचा काढा होती. सन चौदाशे पंच्याहत्तर मध्ये स्वतः इसवी सन पंधराशे बत्तीस बी मध्ये गोपाळ नावाच्या एका विद्वानाला भाका मातृभाषा शिकण्यासाठी पाठवलं गेले वर्ष सतराशे अट्ठेचाळीस इसवी सन

यांचा कडे पर्शिअन भाषा च्या अभ्यास करण्या साठी पाठवण्यात आले शिक्षण काम करून वाचतंय अध्याचीक त्यांनाच डाकोला गेला. अभ्यास संपला पार गुरुजी खूब दुःखी हो लागले. त्यांना वडलांनी शेती आणि नंथर योषिक कनक प्रोक्षण दिले. परं त्यांची मानसिक उदासीनता त्याशीच होती. पर्वी गाव जावरचा जंगलात जाऊन सामाची लावायची तर कधी साधू संथांचा संघटीत आनंद लुट आयता. गुरुजी ना सून सुलतानपूर येथील लोढिण्यला कानिरल आले जेव्हा त्यांची आई वडील गुरुजींना वडिल्यांचा व्यवसायात गुंतवू शकले नाही आणि गुरुजींना उदासीनीता तशीच राहिली.

एक्केचाळीस बी सुलतानपूर लोधीला सोबत निघेल. तिथे प्रयत्न करून मोदीखाण्याचे काम स्वतः करून घेतले. काही काळानंतर मर्दांना मीरा शिशी कळवंडीहून आले आणि त्यांच्याकडे राहू लागले. मरधानी विना डोखस्त असे आणि गुरुजी दीव आनंदात बानी चे पटांग करायचे. गुरुनानक देवजी यांचा विवाहाबद्दल सांगा दोन वर्ष